हे चित्र सिद्धार्थ गार्डन मधील आहे सिद्धार्थ गार्डन मधील प्राणी संग्रालया मध्ये--

व शालेय साहित्य देखील भेटते.

हा फोटो मच्छि मार्केट मधील आहे.

मिश्रीलालजी होमिओ प्याथिक मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटलचा आहे.

या फोटो मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक ची पाटी लावलेली आहे.

व त्या खाली रूप मंत्राची ॲडव्हर्टाइज ची पाटी देखील आहे.

या फोटो मध्ये सर्व टू व्हिलर्स आहेत जसे की बाइकस स्कुटी दिसत आहे.

या चित्रामध्ये गार्डन दिसत आहे व गार्डन मध्ये दोन ते तीन चेअर आहे.

अँन्ड्रॉईड टी.व्ही. आहे एल जी कंपनी चा देखील आहे.

या मध्ये जायकवडी पक्षी अभयारण्य आहे जे की पैठाण मध्ये आहे.

च्या सोबत शिक्षिका देखील आहे.

यह चित्रा मध्ये दुकानाचा फोटो आहे.

वर त्या वरील लावलेले साऊंड देखील आहेत.

हा फोटो सूर्यास्त च्या वेळेचा आहे.

या फोटो मध्ये एक क्लिनिक आहे ज्याचे नाव आदर्श क्लिनिक आहे.

हा फोटो बस स्टँड मधला आहे यात बस स्टँड मधील बसेस दिसत आहे.

ते बोर्ड लावलेले आहे व गाडी ठीक करणे चालू आहे.

या चित्रा मध्ये स्पोर्ट चे बरेच शे साहित्य दिसत आहे.

ज्याने त्याचे वरील साइड दिसत आहे.

या चित्रा मध्ये एक छोटीशी चहा ची टपरी दिसत आहे.

हा फोटो एका बूक सेंटर च आहे जेथे सर्व प्रकारचे बुक्स भेटतात.

व सध्या जिम मध्ये कुणीही नाही.

ही फोटो प्रशासकीय इमारतीची आहे मराठवाडा प्रशा --

या फोटो मध्ये फ्री रूरल हेल्थ कॅम्प आहे.